अजून खुर्ची आहे एक छोटा मुलगा आहे बाजूला गवत आहे जमीन आहे.

पूर्वीच्या जुन्या मुर्त्या आहेत पहिला मूर्तीच्या आहेत.

एक बेकरी आहे त्याच्या आत लाडू आहेत अजून --

टेबल आहे दोन दोन टेबल आहे.

एक रिक्षा थांबली आहे एक बाई आता पोरग्याला पा हात पकडला आहे पा त्याच्या पाठीत --

त्या माणसाची दाढी करत आहे आणि त्या माणसांनी टॉवेल लावला आहे.

एक लोकं योगा करत आहेत एका याच्यावर टी_शर्ट वरती --

मुली चर्च ला आले आहेत त्यांचं देव आहे.